हा एक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्यावरती अं पेन्टिंग्ज वगैरे आहे बाजूला छोटं थोडंसं पाणी आहे छोटं-छोटं गवत आहे खूप सारे झाडं आहेत मोकळी जागा आहे जाण्यायेण्याचे रस्ते आहेत.

एक होंडाच शोरूम आहे ते गाडे वैगेरे लावलेल आहेत एक मोटरसायकल आहेत त्याच्या जवळ एक माणूस आहे. एक हेल्मेट आहे जाण्या येण्याचं रस्ता आहे. मोकळे जागा आहे. बोर्ड वगेरे लावले आहे.

हा एक घोडा आहे शिवाजी महाराजांचा फो मूर्ति आहे त्यांना माळा वगैरे घातलेली आहे घोडा आहे घोडाला माळा घातलेली आहे शिवाजी महाराज्यांच्या हातामध्ये तलवार आहे अ खाली फ्रेंम्स वगैरे आहेत बाजूला फुलांचे झाड आहेत मोकळी जागा आहे.

नदी आहे नदीमध्ये खूप सार पाणी वैगेरे आहे आजू-बाजूने येण्या-जाण्याचा रस्ता आहे अह साइट ने नावा वैगेरे आहेत लाइट्स वैगेरे आहेत इलेट्रिक पोल आहे मोकळी जागा आहे.